लिबर ऑफीस कॅल्क मधील फॉर्म्युलास एंड फंक्शन्स वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण कंडिशनल ऑपरेटर इफ ऑर स्टेटमेंट बेसिक स्टैटिस्टिक फंक्शन्स संख्याचे पूर्णन शिकणार आहोत
येथे आपण उबंटू लिनक्स वर्जन 1004 आणि लिबर ऑफिस सूट वर्ज़न 334
वापरत आहोत
आपण बेसिक अरिथ्मेटिक ऑपरेटर्स लागू करणे जसे बेरीज वजा करणे आणि डेटा वरील सरासरी बद्दल शिकलो आहोत
आता काही उपयुक्त ऑपरेटर्स बद्दल शिकुया
सर्व सामान्य पणे वापरले जाणारे ऑपरेटर्स म्हणजे कंडिशनल ऑपरेटर
कंडिशनल ऑपरेटर्स उपयोगकर्ता द्वारे डेटा वर लागू केलेले कंडीशन तपासते
आणि नंतर बूलीयन मध्ये निकाल प्रदर्शित करते चुक किंवा बरोबर
चला personal finance trackerओडीएस उघडूया
येथे कॉस्ट शीर्षका खाली मी काही वस्तूंच्या किंमती सूचीबद्ध केल्या आहेत
चला त्यावर कंडीशनल ऑपरेटर्स लागू करून निकालचे विश्लेषण करूया
बी10 उल्लेखित सेल वर क्लिक करा आणि त्या आत कंडिशन रिझल्ट टाइप करा
आता सी10 उल्लेखित सेल वर क्लिक करा
कंडीशन चा निकाल लागू होऊन या सेल मध्ये दिसत आहे
लक्ष द्या हाउस रेंट ची किंमत 6000 आहे
इलेक्ट्रिसिटी बिल ची किंमत 800 आहे
हाउस रेंट ची किंमत इलेक्ट्रिसिटी बिल पेक्षा जास्त आहे
आपण त्यावर विविध कंडीशन लागू करून निकाल तपासू शकतो
सी10 उल्लेखित सेल वर क्लिक करा
या सेल मध्ये पहिली कंडीशन इस इक्वॉल टीओ सी3 ग्रेटर थान सी4 टाइप करा आणि Enter की दाबा
जोपर्यंत सेल सी3 मधील वॅल्यू सेल सी4 पेक्षा जास्त आहे आपल्याला निकाल ट्रू मिळेल
आता या कंडीशनल स्टेट्मेंट ला इस इक्वॉल टीओ सी3 लेस थान सी4 मध्ये बदलू
Enter दाबा
आपल्याला निकाल फळसे मिळेल
या प्रमाणे तुम्ही इतर कंडीशनल स्टेट्मेंट लागू करू शकता आणि निकाल चा अभ्यास करू शकता
मोठ्या प्रमाणात डेटा चे कार्य करताना या स्टेट्मेंट लाभदायक ठरतात
कंडीशन नुसार जो निकाल ट्रू आहे तो प्रिंट करण्यास
तुम्ही डेटा वर आयएफ आणि ओर कंडीशन वापरु शकता
सी10 उल्लेखित सेल वर क्लिक करूया आणि इस इक्वॉल टीओ IFआणि कंसात सी3 ग्रेटर थान सी4 कॉमा दुहेरी अवतरण चिन्हात पॉझिटिव्ह कॉमा आणि पुन्हा दुहेरी अवतरण चिन्हात नेगेटिव्ह
याचा अर्थ जर सेल सी3 ची वॅल्यू सेल सी4 पेक्षा जास्त असेल तर पॉझिटिव्ह प्रदर्शित होईल
किंवा याशिवाय नेगेटिव्ह प्रदर्शित होईल
आता Enter दाबा
लक्ष द्या निकाल पॉझिटिव्ह आहे कारण 6000 रुपये 800 पेक्षा अधिक आहेत
आता कंडीशन स्टेट्मेंट मध्ये चला ग्रेटर थान ला लेस थान मध्ये बदला आणि Enter दाबा
लक्ष द्या सेल सी3 ची वॅल्यू सेल सी4 पेक्षा जास्त असूनही निकाल आता नेगेटिव्ह आहे
जर आपण C3आणि सी4 चा डेटा बदलू तुम्ही हा बदल निकाला मध्ये ही पाहु शकता
निकाल आताNegative प्रदर्शित आहे
आता सेल सी4 ची वॅल्यू वाढवून ती7000 करून Enter दाबा
निकाल आपोआप पॉझिटिव्ह मध्ये बदलेल
पुन्हा सेल सी4 ची वॅल्यू कमी करून ती 800 करूया
आणि Enter की दाबा
निकाल पुन्हा आपोआप नेगेटिव्ह मध्ये बदलेल
आता केलेले बदल डिलीट करूया
नंतर काही अरिथ्मेटिक आणि स्टॅटिस्टिक फंक्शन्स शिकुया
बेसिक अरिथ्मेटिक फंक्शन्स संविष्ट करते बेरजेसाठी सुम प्रोडक्ट साठी गुणाकार भागाकारासाठी आणि आणखीन पुष्कळ जे आपण मागील ट्यूटोरियल मध्ये शिकलो आहोत
आता सुम प्रोडक्ट आणि कोटिएंट फंक्शन्स कार्य तपासण्यास काही क्रिया करू
प्रथम शीत 3 निवडा
बी1 बी2 आणि बी3 उल्लेखित सेल च्या आत अनुक्रमे 50100 आणि 150 नंबर्स प्रविष्ट करा
आ4 सेल वर क्लिक करा आणि सुम टाइप करा
बी4 सेल वर क्लिक करा
आपण या सेल मध्ये निकालाची गणना करूया
इस इक्वॉल टीओ सुम आणि कंसात बी1 कॉमा बी2 कॉमा बी3 टाइप करा
Enter दाबा
लक्ष द्या निकाल 300 दाखवत आहे
या प्रमाणे तुम्ही सेल ची रांग ही प्रविष्ट करू शकता
बी4 वर पुन्हा क्लिक करा
आता कंसात बी1 कॉमा बी2 कॉमा बी3 कॉमा च्या शिवाय बी1 कोलन बी3 टाइप करा
Enter दाबा
पुन्हा एकदा निकाल 300 दाखवत आहे
आता आ5 सेल वर क्लिक करा आणि प्रोडक्ट टाइप करा
बी5 सेल वर क्लिक करा
येथे इस इक्वॉल टीओ प्रोडक्ट आणि कंसात बी1 कोलनB3 टाइप करा
Enter दाबा
लक्ष द्या निकाल 750000 दाखवत आहे
आता पाहुया कोटिएंट कशा प्रकारे कार्य करते
आ6 उल्लेखित सेल वर क्लिक करा आणि कोटिएंट टाइप करा
आता बी6 सेल वर क्लिक करा
आपण निकालाच्या गणनेसाठी हा सेल वापरु
इस इक्वॉल टीओ कोटिएंट आणि कंसात बी2 कॉमा B1टाइप करा
Enter दाबा
तुम्हाला उत्तर 2 मिळेल
कारण 100 भगीले 50 म्हणजे 2
याप्रमाणे तुम्ही कॅल्क मध्ये अनेक अरित्मॅटिक कार्य करू शकता
आता स्टॅटिस्टिक फंक्शन्स कार्यान्वित करणे शिकुया
स्टॅटिस्टिक फंक्शन्स स्प्रेडशीट मधील डेटा चे विश्लेषण करण्यासाठी लाभदायक आहे उदाहरणार्थ फंक्शन्स जसे काउंट मिन मॅक्स मीडियन मोडे तसेच पुष्कळ काही स्टॅटिस्टिकल स्वरुपात असते
प्रथम शीट 1 वर क्लिक करूया
पाहुया की कशाप्रकारे स्टॅटिस्टिकल फंक्शन्स चा वापर करून कमीत कमी जास्तीत जास्त आणि मध्यक किंमत शोधतात
सी10 उल्लेखित सेल वर क्लिक करा
जेथे आपण उत्तर प्रदर्शित करणार आहोत
Costशीर्षका खाली आपल्याकडे फार कमी नोंदी आहेत
कमीत कमी किंमत 300 रुपये आहे
जास्तीत जास्त किंमत 6000 आहे
हे उत्तर प्रदर्शित झाले पाहिजे जेव्हा आपण त्यांच्या कार्याचा वापर करतो
सी10 सेल मध्ये इस इक्वॉल टीओ मॅक्स आणि कंसात सी3 कॉलन सी7 टाइप करा
आता Enter की दाबा
लक्ष द्या कॉलम मधील जास्तीत जास्त उत्तर 6000 आहे
आता स्टेट्मेंट्स मधील मॅक्स हा शब्द मिन मध्ये बदलू
आणि Enter की दाबा
लक्ष द्या कॉस्ट कॉलम मधील कमीत कमी उत्तर रक्कम 300 आहे
मध्यक किंमत शोधण्यासाठी मिन शब्दाला मीडियन मध्ये बदला
आणि Enter की दाबा
उत्तर 800 दर्शवत आहे जे कॉस्ट कॉलम मधील मध्यकाची किंमत आहे
या प्रमाणे तुम्ही डेटा वर इतर स्टॅटिस्टिकल फंक्शन्स चा वापर करू शकता आणि त्यांचे अनुक्रमे विश्लेषण करू शकता
या सेल मधीलबदलास डिलीट करूया
आता संख्यांचे पुर्णंन करणे शिकुया
कॉस्ट शीर्षका खाली काही बदल करूया
आपण 6000 ला 600034 600 ला 6004 300 ला 3003 मध्ये बदलुया
आता बी11 उल्लेखित सेल वर क्लिक करा आणि राउंडिंग ऑफ शीर्षक टाइप करा
C11उल्लेखित सेल वर क्लिक करा जेथे आपण कॉस्ट शीर्षका खालील वस्तूंची एकूण बेरीज शोधणार आहोत
सी11 सेल मध्ये इस इक्वॉल टीओ सुम आणि कंसात सी3 कॉलन सी7 टाइप करा
आता Enter की दाबा
लक्ष द्या एकूण बेरीज 970104 आहे
आता समजा आपल्याला निकाला मध्ये काही दशांश च्या जागा नको आहेत
एक उत्तम उपाय म्हणजे उत्तराच्या संखेचा जवळपास ची संख्या घेणे एकूण बेरीज 970104 असलेल्या सेल वर क्लिक करा
इस इक्वॉल टीओ राउंड टाइप करा सुम कंस उघडा आणि पुन्हा कंसात सी3 कॉलन सी7 कंस पूर्ण करा Enter दाबा
तुम्ही पहात आहात की उत्तर आता 9701 आहे जे 970104 संख्याच्या जवळपास आहे
राउंडिंग ऑफ खालील पूर्ण संख्या किंवा उचत्तर संख्या वर करू शकतो
उत्तरासह सेल वर क्लिक करा आणि त्यास संपादित करून शब्द राउंड ला राउंडअप मध्ये बदला
आता Enter की दाबा
तुम्ही पाहत आहात की उत्तर आता 9702आहे जी वरील उचत्तर पूर्ण संख्या आहे
खालील पूर्ण संख्या राउंड ऑफ करण्यासाठी राउंडअप शब्दाला राउंडडाउन मध्ये बदला
आणि Enter की दाबा
उत्तर आता 9701आहे जी खालील पूर्ण संख्या आहे
आपल्या personal finance trackerओडीएस ला तिच्या मूळ स्वरुपात आणण्यासाठी या बदलास अंडू करूया
हा पाठ येथे संपत आहे
संक्षिप्त रूपात आपण कंडिशनल ऑपरेटर इफ ऑर स्टेटमेंट बेसिक स्टॅटिस्टिक फंक्शन्स संख्याचे पूर्णन शिकलो
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर चा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया कडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो
spoken tutorialorgnmeict इंट्रो